ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय
प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले सीन पॅनल वर्ल्ड पॅनल आणि ऑब्जेक्ट पॅनल काय आहे
प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले सीन पॅनल वर्ल्ड पॅनल आणि ऑब्जेक्ट पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहेत हे शिकू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
जर नसेल तर आमचे अगोदर चे ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन हे ट्यूटोरियल पहा
प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजू वर स्थित आहे
आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल आणि सेट्टिंग्स आधीच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिले आहे
प्रॉपर्टीस विंडो मधील पुढचे पॅनल पाहु
प्रथम आपल्याला अधिक चांगले दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा
प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा
आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता अधिक सप्ष्ट पणे पाहु शकतो
ब्लेंडर विंडो चा आकार कसा बदलायचा हे शिकण्यासाठी हॉव टीओ चांगे विंडो टाइप्स इन ब्लेंडर हे ट्यूटोरियल पहा
प्रॉपर्टीस विंडो च्या वर दुसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा
हे सीन पॅनल आहे
कॅमेरा हा सक्रियित कॅमरा आहे प्रस्तुत जो सीन रेंडर करण्यासाठी वापरला जातो
युनिट्स सीन मध्ये ऑब्जेक्ट चे प्रमाण निर्धारित करते
ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्व पूर्ण आहे
डिफॉल्ट द्वारे युनिट्स नोन आणि डिग्रीस मध्ये सेट आहे
मेट्रिक वर लेफ्ट क्लिक करा
आता आपल्या सीन मध्ये सर्व ऑब्जेक्ट मीटर्स मध्ये मापले जातील
ग्रॅव्हिटी कडे पहा
लक्ष द्या ग्रॅव्हिटी चे यूनिट्स झिझ मीटर्स पेर सेकंड स्क्वेअर मध्ये बदलले आहेत
जेव्हा आपण ब्लेंडर मध्ये फिजिक्स वापरुन ऑब्जेक्ट एनिमेट करतो त्यावेळेस ग्रॅव्हिटी चा उपयोग होतो
आपण हे नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या तिसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा
हे वर्ल्ड panelआहे
येथे आपण ब्लेंडर ची वर्ल्ड सेट्टिंग्स किंवा बॅकग्राउंड सेट्टिंग्स बदलू शकतो
ब्लेंड स्काय वर लेफ्ट क्लिक करा प्रीव्यू ग्रेडियंट कलर मध्ये बदलला आहे
परंतु 3डी व्यू तसाच दिसत आहे
त्यामुळे आपल्याला बॅकग्राउंड प्रत्यक्षात बदलले आहे हे कसे समजेल
सक्रिय कॅमरा व्यू ला रेंडर करण्यासाठी एफ12 दाबा
आता आपण बॅकग्राउंड मध्ये बदल पाहु शकतो
रेंडर डिस्प्ले बंद करा
झेनिथ कलर वर लेफ्ट क्लिक करा
मेनू वरुन रंग निवडा
मी पांढरा निवडते
आता बॅकग्राउंड पांढऱ्या आणि काळ्या रंगा सह रेंडर झाले आहे
वर्ल्ड पॅनेल मधील इतर सेटिंग्स एम्बिएंट ऑक्लुजन एन्व्हायर्नमेंट लाइटिंग इंडायरेक्ट लाइटिंग गाथर मिस्ट स्टार्स आहेत
ही सेट्टिंग्स ब्लेंडर मध्ये लाइटिंग बद्दल आहे जी आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या चौथ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा
हे ऑब्जेक्ट पॅनेल आहे
येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी सेट्टिंग्स आहेत
डिफॉल्ट द्वारे क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे
येथे असलेल्या सर्व सेट्टिंग्स क्यूब साठी आहेत
ट्रान्सफॉर्म सक्रिय ऑब्जेक्ट चे लोकेशन रोटेशन आणि स्केल निर्धारित करते
लोकेशन च्या खाली एक्स 0 वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि एंटर दाबा क्यूब एक्स अक्षावर 1 युनिट ने पुढे जाते
अशा प्रकारे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मूव रोटेट आणि प्रमाणा साठी ऑब्जेक्ट पॅनल चा वापर करू शकतो
ब्लेंडर मध्ये कीफ्रेम्स एनिमेटिंग करताना हे अतिशय उपयुक्त आहे
3डी व्यू मध्ये कॅमेरा वर राइट क्लिक करा
ऑब्जेक्ट पॅनल मध्ये ट्रान्सफॉर्म च्या खाली असलेले लोकेशन रोटेशन आणि स्केल यूनिट्स कसे बदलतात ते लक्ष द्या
हे निवडक कॅमरा साठी सेट्टिंग्स आहेत
पुढील सेट्टिंग्स रिलेशन्स आहे
येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट साठी लेयर आणि पॅरेंट उल्लेख करू शकतो
लेयर्स खाली दुसर्या चौकोना वर लेफ्ट क्लिक करा
कॅमरा आता दडलेला आहे
प्रत्यक्षात कॅमरा दुसर्या लेयर मध्ये स्थानांतरित झाला आहे
जो पर्यंत लेयर दडलेले आहे कॅमरा सुद्धा दडलेला राहील
3डी व्यू च्या खाली डाव्या कोपर्यात व्ह्यू वर जा
मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा
शो एल लेयर्स निवडा
व्यू मध्य पुन्हा कॅमरा पाहिल्या जाऊ शकतो
एका सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स सह काम करत असताना लेयर्स अतिशय उपयुक्त आहे
ऑब्जेक्ट पॅनल मध्ये रिलेशन्स च्या खाली पॅरेंट वर लेफ्ट क्लिक करा
पॅरेंट हे अतिशय महत्वाचे एनिमेशन टूल आहे जे सर्व 3डी एनिमेशन सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते
याचा वापर आपण ब्लेंडर एनिमेशन ट्यूटोरियल्स मध्ये मोठ्या प्रमाणात करू
क्यूब निवडा
कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड झाला आहे
क्यूब पॅरेण्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॅमरा चाइल्ड ऑब्जेक्ट आहे
आता याचा अर्थ काय हे पाहु
3Dव्यू मध्ये क्यूब निवडण्यासाठी राइट क्लिक करा
निळ्या हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा माउस ला पकडून वर आणि खाली स्थानांतरित करा
कॅमरा क्यूब सह खाली आणि वर स्थानांतरित होतो
क्यूब साठी नवीन स्थान निश्चित करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट क्लिक करा
3डी व्यू मध्ये कॅमरा वर लेफ्ट क्लिक करा
आता ऑब्जेक्ट पॅनल मध्ये पॅरेंट वर जा
पॅरेंट वर लेफ्ट क्लिक करा
कीबोर्ड वरील Backspace आणि enter दाबा
आता कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड नाही
हे 3डी व्यू मध्ये स्वतः च्या मूळ स्थानावर पुन्हा आले आहे
क्यूब ही नवीन स्थानावर असते
याचा अर्थ पेरेन्टिंग चाइल्ड ऑब्जेक्ट ची मूळ ट्रॅन्सफॉर्म सेट्टिंग्स बदलत नाही
तर या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रॉपर्टीज विंडो खालील सीन पॅनेल वर्ल्ड पॅनेल आणि ऑब्जेक्ट पॅनेल या बद्दल शिकलो
उरलेले पॅनल पुढील ट्यूटोरियल मध्ये समजून घेऊ
आता पुढे जा आणि एक नवीन ब्लेंडर फाइल तयार करा
सीन युनिट्स ला मेट्रिक मध्ये बदला
वर्ल्ड कलर ला ब्लेंड स्काय लाल आणि काळ्या रंगात बदला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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद